हा एक प्यानो क्लासेस वगैरे आहे इथ खूप सार साहित्य आहे डमरू वगैरे आहे डोल आहेत ताशा आहेत प्यानो आहेत अ गिटार वगैरे आहे अ परत डफडे वगैरे आहे.

अ खूप सारे बुक्स वगैरे आहेत इथे गणपती स्वामी समर्थांच फोटो आहे पेन्सिल बॉक्स वगैरे आहेत पाउच आहेत कीचेन वगैरे आहेत खूप सारे पेन आहेत बॉक्स वगैरे आहे.

बस स्टँड आहे बस स्टँड मध्ये खूप सारे बसेस वगैरे लावलेले आहेत ब गा दुकाने वगैरे आहेत जाण्यायेण्याची रस्ते आहेत कचरा वगैरे आहे जाण्यायेण्याची जागा आहे मोकळी जागा आहे येण्याजाण्यासाठी रस्ते पण आहेत साईड ने.